आणि वरच्या भागाला गुलाबी असा आहे त्या मंदिर ला--

हे एका लग्नाच घर आहे ज्याच्या समोर --

आणि त्याच्या एंट्री गेट वर छान अस फुलांनी आणि लायटिंगस नि सजवलेल आहे.

तिथे स्नान करत आहे आपण बघू शकता आणि त्यांच्या मागच्या साइड नि--

हा एक मंदिर चा परिसर आहे तिथे आपण भिंतीवर--

इथे आपण खुप सारी गर्दी अशी बघू शकता.

अशी नक्षीयान आणि त्या मंदिरांची--

हे एक ड्रेस च शॉप आहे त्याच नाव चौधरी कलेक्शन आहे.

त्याच्या समोर छोटे छोटे अशे नारळाचे आणि --

आपल्याला एक खुलं मैदान बघायला मिळेल.

त्या किल्ल्या समोर आपण लोकांना जाताना--

आणि तिथे भिंती वरती शाळेचा लोगो देखील आहे.

तिथे मधोमध खुप सारे झाडे लागलेली आहे.

कलर कलर च्या फुलांनी डेकोरेट केलेल आहे.

तिथे एक मोठा सा लाइट चा असा खांबा देखील आपल्याला दिसेल.